नाही ऐकत ऐकते

हा

बोल मग घरी जा तू आता

येऊ दे ना तू थांबशील तिथं च नाही आता मी घरी जाणार आहे मला झोप पण आले आह निघ ना घरी जायला मग अह रस्त्या च आवाज आला ना तर सगळं rejection मध्ये जाईल बोल मग घरात कोण नाही खाली च्या घरात कोण नाही खाली जा

गेले खाली का

मी वरती काय करतो आम्ही वरतीच बसतो दोघी बोल मग

नाही तू ना बोल ना तू आता येवढ वीस मिनिटं फुकट घालवलेस येवढाला दुसरा झाला असता आपला दुसरं दोन meeting झाला असता आता नाना ची टांग दोन

झाल्या असत्या मग आता बघ कसा रे कस झाली असती, आता आता आठ मिनिटं झालेत, बघ किती झालं ते आता मध्ये एक meeting झाली असती ना आपली जाऊदे आता जाऊदे आता मग मग पहिला बाहेर गेली आता पण बाहेर गेली अह नावाची बायको आहेत होईल अण्णा आलेत? होईल हम्म बघतो काय होतंय खाऊ घेऊन ये येताना काय तरी आण नको तस पण नको आणू पर्वा जायचं च आहे आपल्याला पर्वा काय आहे पर्वा म्हणजे सोमवारी रे

चल जाऊ हम्म जाऊ ठाऊक आहे येशीत काय ठाऊक आहे सांग

तुच खा मी नाही खाणार मग तुला तर सवय आहे उलट खायची खाली वर वर खात असतो

नको तुम्ही खा दोघी आम्ही का दोघी खाऊ मग काय आला मच्छी खाऊ मटण खाऊ अन गु पण खा त्याचे ही सोबत हो उपवास कधी सुटतंय पर्वा पासून non veg खायचं का

nonveg खायचं का आपण

भाजी खाऊन वैताग आलाय खा मग तू नको आता काय उद्या च तर दिवस आहे काय झालं मग? खायचं

बोल मग नको जराशी बडबड करतो आता बंद काय नाकात दोन पाय बडबड काय नाकात दोन पाय तुझ्या ना माझ्या नाकात नाही जाणार येवढ मोठं नाक नाही माझं तरी जा घाल घाल कस तरी हम्म तेच घे आता दोन मिनिटंत मोकळं होशील बघ हम्म काय दोन मिनिटात मोकळं होशील आता तू हम्म

आवाज येत आहे कसलं तरी आली. अरे ते नर आलेत ना खाली

तिथं गेले ती पाणी दिल जाऊन तिला

घरी जा आता तू

अत्तु अत्तु च नवरा आहे ना तो असं बोलता बोलता झोपतो. मला पण झोप आले मी पण झोपतो कधी कधी बोलता बोलता तुला नाही झोपायची सवय मला आहे झोपायची

तुला नाही तू नाही कधी झोपत आता झोप आले मला आता तुला झोप नाही येईल तर काय येईल एकटाच दीड तास बोलतोय वैतागला असशील ना मी वैतागलो तर नाही पण राग आलता जाम तु आणि ते बाहेर जायचं तिथे तुला कधी नाही राग येत आला गावात

पाय लागला परत मांडी पाड तू reject नाही होणार ना

हा मग मी बोलतोय आवाज आला तरी

काय का नाही हा आता झोपशील ना bye बी कोण करेल bye भी इथंच बोलायचं हा मी आता घरी जाऊन direct झोपणार आहे mobile charging ला लावणार आहे mobile ला charging च नाही

मग बोल bye tc vc अह अं bye tc vc बोल message करते थांब

message करते घे कधी आता हा संपूदे वीस तीस सेकेंदात हम्म ठीक आहे हा मग

हम्म

चालेल चल मग ठेवते आता झाला time bye bye Hello मी दिशाली. तर माझा Topic आहे. Joint family तर Joint family म्हणजे संयुक्त बरं. तर आपल्या सर्वांना माहितच असेल. आपल्या समाजात कुटुंबा चे दोन प्रकार आहेत. एक संयुक्त कुटुंब आणि एक विभाजित कुटुंब. संयुक्त कुटुंबात कुटुंबातील बरेच सदस्य आजी-आजोबा, आई- वडील, मुलगी आणि नातवंड काका आणि काकू असे एकत्र राहतात. कुटुंबा ची संपत्ती उत्पन्न इत्यादिची व्यवस्था कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती करतात. जसे नाण्याला दोन बाजू असतात हेड आणि तेल. तसेच कुठल्याही गोष्टीच्या म्हटलं तर त्याचे फायदे किंवा नुकसान असतात.

आणि थोड्या खर्चातच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. विधवा, वृद्ध लोक, अपंग लोकांना एकटे राहण्या चा खूप त्रास होतो. परंतु ते संयुक्त कुटुंबात आनंदा ने जगू शकतात. विवाह, वाढदिवस, सण, उत्सव आणि प्रवासातील उत्साहाचा अनुभव होणे विभाजित कुटुंबात दुर्मिळ आहे. संयुक्त कुटुंबातील सदस्या ला कोणतीही दुर्घटना, आजारपण इत्यादी कुटुंबातील सदस्यांकडून विशेष साहाय्य मिळते.

संयुक्त कुटुंबात वडील आणि मुलगा यांच्यात मतभेद होतात. भाऊ- भाऊ यांचे नाते तुटते. देवरांनी-जेठाणी आणि सासू यांमध्ये मतभेद होतात. कधी कधी कौटुंबिक कलहा मुळे नवरा बायकोचे गोड आयुष्यात कटुता येते. कमावणारे लोकांचे उत्पन्न सामान नसते, परंतु खर्च प्रत्येका साठी समान असतो. यामुळे कमाई करणारा व्यक्तीवर अधिकओझे पडते आणि इतर लोक आरामात जातात आणि त्यामुळे मतभेद निर्माण होतात. घरातील मोठ्यांचा प्रभावा मुळे मुलांमध्ये धैर्य व साहस वृत्ती विकसित होऊ शकत नाही. संयुक्त कुटुंबाचे विलगीकरण म्हटलें म्हणजे भारतात संयुक्त कुटुंबा ची प्रथा हळूहळू नष्ट होत आहे. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद यांसारख्या मोठय़ा शहरां मध्ये जागे ची कमतरता आहे. यामुळे संयुक्त कुटुंबाचे स्वतःहून तुटत आहेत

सध्या धावपळी च्या जगात स्पर्धा, करिअर यात कुटुंबातील येतील यामुळे कुटुंब संपत चालला आहे. ते कुटुंबात असलेल्या सहवास आई वडील व मुलांचे विभक्त होणे या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. असेच असताना एकत्र राहणार ही काही कुटुंब आहेत. कल्याण मध्ये चौदा जणांचे परांजपे कुटुंब गेल्या पिढयापासून एकत्र राहत आहेत. आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त नेहमी त्यांना सम्मानित केले जाते. एकिकडे घटस्फोट सासू-सुने मधील तंटे, वाद-विवाद, ताणतणाव यामुळे कुटुंबा मध्ये हे

नाती टिकवली की कुटुंब अबाधित राहतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण मधील परांजपें कुटुंब, सुख दुःख शेअर करत, प्रत्येकाची प्राइवेसी जपत, आधुनिकता आणि परंपरा यांचा मेळ साधत हे कुटुंब गेल्या सहा पिढ्यांपासून एकत्र. कुटुंब पद्धती जपत आहे. एकत्र कुटुंब पद्धती मध्ये एकाहून जास्ती पिढ्या किंवा एकाच पिढी तील सख्खी आणि चुलत भावंडे, एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्या गोविंदा ने राहतात. एकत्र कुटुंबाची गोष्ट होती. कुटुंबसंस्था पितृसत्ताक असतात. अभावा नेच काही देशात भागात मात्रुसत्ताक पद्धती आपल्याला बघायला मिळतात

मुलांना आपल्या भावनांचा नुसार होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते. किशोरवयीन मुलांच्या भावनिक बुद्ध्यांक कसा ओळखावा पाल्याने शारीरिक व मानसिक बदलांमध्ये स्वतःला कसे सांभाळावे यांचे ही भान एकत्र कुटुंबात एकमेकांशी चर्चा केल्या ने चांगल्या प्रकारे होतात. भारतात ग्रामीण भागात ही पद्धत सध्या तरी प्रचलित असली तरी नागरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल. घरात जर आजी-आजोबा असतील तर लेकरांवर संस्कार करण्यास मदत होते. तसेच त्यांना सदाचाराने किंवा मोठ्या शी कसे वागावे त्यांना कसे treat करावेत तसे लहान शी कसं treat करावे? पुस्तकी ज्ञाना शिवाय ज्ञाना व्यतिरिक्त आपल्याला. आपण मोठ्याशी कसे वागतो यातून आपले संस्कार किंवा आपले ज्ञान दिसते तर जे आपण संयुक्त कुटुंबा मध्ये असतो तर ह्या सर्व गोष्टी होणास किंवा आपल्या वर संस्कार होण्यास मदत होते. तसेच सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटलेलेच आहे की विश्वचिया माझे घर म्हणजे विश्वालाच एक कुटुंब मानले. काळानुसार कुटुंबांची संकल्पना आणि व्याख्या ही बदलत गेली. एकत्रित कुटुंबातून संयुक्त कुटुंब ही अस्तित्वात आले आहे. आपल्या ला वेळोवेळी समाजात वावरताना दिसते. अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्या ची ही त्याच आपुलकी ने तशीच काळजी घेतली जाते. विश्वचीया माझे घर या संकल्पने नुसार जगातील एकत्रित कुटुंबा वर जेव्हा एखादी नैसर्गिक मानव निर्मित आपत्ती कोसळते तेव्हा त्यांना वसुंधरावरील इतर कुटुंब सदस्यांनी केलेली सहायता किंवा मदत म्हणजे रक्ताच्या नात्या पलीकडेही ही प्रेम आणि माया जोडलेले नात्यातील मानवतेच्या कुटुंबाला जिद्दी ने आणि ताठ माने ने जगणे शिकवणारे परमेश्वरा ची प्रेक्षकच म्हणावी लागतील. हिंदुस्थानात ब्रिटिश, ब्रिटिशां नी पाया रोवला रोवायला सुरुवात केली. ज्या मुळे आपल्या औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागेल आणि एकत्र कुटुंबपद्धती ला हादरे बसू लागले गावातील. दांरिद्रयामुळे मुळे गरजुंची शहरा गरजुंना शहराकडे वाट धरावी लागली. अपुऱ्या जागे मुळे एकत्र कुटुंबा ची शक्यता मावळली. शिवाय ग्रामीण भागातील जुन्या माणसांना शहरी जीवनात समरस होणे तसे कठीण झाले. विविध प्रश्न निर्माण झाले होते. स्त्रीयांच्या जीवनात शिक्षणा ने क्रांती घडवून आणि त्यामुळे त्यांना स्वतः च्या पाया वर उभे राहून उभ राहून राहून त्यांना स्वतः चे कुटुंब कुटुंबा चे अस्तित्व निर्माण करायचे होते तर ते त्यामुळे त्यांनी कुटुंब आपआपले कुटुंब निर्माण केले आणि संयुक्त परिवारा ची किंवा कुटुंबा जी प्रथा मोडली. त्यामुळे त्या स्वतः आजच्या युगात जर विभक्त कुटुंब पद्धती ठरली तरी एकत्र कुटुंबा चा नसल्या मुळे पण काय कमावले आणि काय गमावले याचा विचार होणे संयुक्तिक ठरेल. एकत्र कुटुंबात जर काही कार्यक्रम असते जसे की जन्म, मरन, लग्नसोहळा प्रसंगात एकत्र येऊन सर्व नैसर्गीक मनोपचाराने एका चालत्या -बोलत्या समुपदेश समुपदेशाने पार पाडतात. घरातील स्रीया कामानिमित्त बाहेर गेल्या असतील तर अन्य महिलांच्या मदती मुळे कुटुंबात किंवा घरात अडचणी न येता त्या एकमेकींचे काम सांभाळून घ्यायच्या. तसेच घरात लेकरं बाळांना सांभाळायच्या. तसेच एक याचा एक फायदा होता एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वात मोठा फायदा घराला कधीच कुलूप लावले जात नसे. त्यामुळे तुम्ही कधीही घरी या तुमच्या दिमतीला कायम कोणी ना कोणी हजर राहायचे जगा मध्ये खूप पुरातन संस्कृती नावाजलेला होता. त्यात भारतीय संस्कृती. ही फार प्राचीन आणि सामर्थ्य शाली होती आणि तसे ग्रीक संस्कृतीही. आपण कुटुंबव्यवस्था जतन केली आहे म्हणून आज समाधानी जीवन जगू शकतो. मूळ अमेरिकन आणि ब्रिटिश लोक मात्र

आई वडिलां विना कुटुंब व्यवस्थीत टिकले नाही. कारण या समाजा ने आपली कुटुंबव्यवस्था टिकवलेली नाही. या लोकांमध्ये घटस्फोट, आई वडील विना कुटुंब त्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशात कुटुंबव्यवस्था जतन करण्याचे आव्हान केले जात आहे. अमेरिके मध्ये जसे घटस्फोटा चे प्रमाण वाढत आहे तसे आपल्या समाजात सुद्धा वाढत चालला आहे. ही आपल्या साठी फार चिंते ची बाब आहे. छोटा कुटुंबामुळे छोट्या कुटुंबा मुळे निश्चितच आली ती फक्त कुटुंबा ची स्वतंत्रता. आपल्या आकांक्षांना मुलांच्या भवितव्याला आकार देणं ही सोपी झाली आहे. एकत्र कुटुंबपद्धती ताणतणावांना तोंड देण्या समन्वय, साधण्यात

जर आपल्या ला वृद्धाश्रमांची संख्या कमी करायची असेल, त्यांना संयुक्त कुटुंबा मध्ये ठेवाय चे असेल तर मुली आपल्या आई वडिलांना लग्नाच्या आधी सांभाळतो त तशी रिस्पेक्ट करतो तसं जर आपण आपल्या सासू सासऱ्यां ना सुद्धा केला. तर वृद्धाश्रमांची संख्या ही कमी होईल आणि आपण संयुक्त परिवारा मध्ये सर्व खुशी ने राहू शकतो तसेच आपण आपल्या ला लहानपणापासून आपल्या वर संस्कार दिलेले असतात की मोठ्यांचा आदर करा, लहानांचा आदर करा, त्यांच्या शी व्यवस्थित बोला. पुस्तकी ज्ञाना पेक्षा आपल्या वर्तणुकी तून आपण किती शिकलेला आहे समस्तें तर हे आपल्या ला संयुक्त कुटुंबा मध्ये जर आपण राहात असू तर आजी-आजोबा, काका- काकू, आई-वडील यांच्याकडून आपल्याला समजते. तर हीच फायदे आहेत. Joint family che Thank you सुर ते कस्टम विचारशक्ती आणि तर्कशुद्ध तान इष्ट ता. कल्पनाशक्ती ही माणसा च्या . बुद्धी ची तीन उच्चाटन अंगे आहेत. कोणा ची मूर्ती हे संगणका च्या बुद्धी चे अंग तीन तरफाणी बनलेले मर्यादित आहे. माणूस एकदा शिकलेली अनुभवलेली कोणतीही लहान मोठी गोष्ट आयुष्यात कधीही विसरत नाही. आणि त्यांपैकी काही गोष्टी त्याच्या बुद्धी च्या निदान मागच्या कप्प्यात सुप्त मनात संचलीत राहता. असे काही बुद्धी शास्त्र. मानसशास्त्र म्हणतात. तरीही पूर्वायुष्यात शिकलेल्या अनुभवलेल्या काही काही गोष्टी माणसांच्या. जाणत्या मनाला त्याच्या पुढच्या आयुष्यात आठवत नाहीत हा आपला माणसांचा सर्वसामान्य अनुभव आहे. शिवाय आयुष्य काढणं किती गोष्टी माणूस शिकू अनुभवू शकेल त्या लाही. सह जी मर्यादा असते तिसरे म्हणजे ज्या गोष्टी माणसा ला आठवणी ला सारख्या भास तात त्या एकूण एक. त्याला अचूक पणे आठवी त्यात ची. अमुक वस्तुस्थिती असताना ही. तर अमुक गोष्ट घडते घडणार ऐरोली दुसर् या काही गोष्टी संभवतात हा तर पासून विचारशक्ती चा तर्कशुद्ध काळ शिष्ट कल्पनाशक्ती चा गाभा आहे हे तर पासून विचारसरणी तील सात ही सर असून सगळी माणसं आहे. ती सगळी अर्थात सहज पण आहे. वा. तुम जो पणे वापर असतात अशी बर् याच माणसांची एक अगदी चुकी ची कल्पना असते. वास्तविक बरीच माणसे फक्त मा फक प्रमाणे तर्कशुद्ध विचार करू शकतात. त्यात महत्त्वाची भर आणि.

त्यांच्या ही तर्कशुद्ध विचारसरणी ला मुख्यत, तुम्ही समृती च्या अपुरेपणा ने बरीच मर्यादा राहते.